दोनहजार अकरा चेरिवाला भाऊ burnings of limited दोनहजार बारा live full record दोनहजार तेरा obstaining

holders चे रंगराज यमक कवि दोनहजार पंधरा, समजा एक सुफियाणा actor ची production दोन हजार सोळा, दोनहजार सतरा हजारे बाबा मुंडा जितंदर शाह shemaroo

चित्रपट दोनहजार सतरा block tenth महाराजा दिलीप सिंघ अमेरिकन चित्रपट दोनहजार वीस निक्की नेहाल पंजाबी चित्रपट दोनहजार तेवीस काहीही वट्टा दीडा पंजाबी चित्रपट दिलजीत दोसांज दिलजीत सिंघ दोसांज, जन्म सहा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याएंशी, व्यवसायिकरित्या दिलजीत दोसांज म्हंटले जाणारे एक भारतीय गायक, अभिनेता, चित्रपट निर्माता आणि कले व्यक्तिमत्व आहे. हो पंजाबी संगीतात काम करतो आणि नंतर पंजाबी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये काम करतो. दोसांजने दोनहजार वीस मध्ये billboard द्वारे social पन्नास chart मध्ये प्रवेश केला. canadian album chart official time चं company च्या UK आशियाई chart आणि New zeeland hot single यासह विविध संगीत chart वर झाले आहे. त्यांचे चित्रपट ज्यात जाट आणि ज्युलीयेट to पंजाब एकोणीसशे चौऱ्याएंशी सज्जनसिंह रुंगड आणि हंसला राठ हे

जालंदर मध्ये दोसांज कलांत येथे दोसांजची दोनहजार वीस दोनहजार दोन मध्ये सुरवात झाली आणि next level दोनहजार नऊ album smile दोनहजार पाच आणि chocolate दोनहजार आठ यो यो हनी सह पंजाबी संगीतात ओळख मिळवली. actually नंतर अभियानाचा पाठपुरावा केला. दोनहजार अकरामध्ये तिचा पहिला पंजाबी चित्रपट the novel of पंजाब मध्ये अभिनय केला. त्याने दोनहजार सोळामध्ये crime उडता पंजाब द्वारे bollywood मध्ये पदार्पण केले. ज्यासाठी त्याने सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी पुरस्कार जिंकला, तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतासाठी, singer पुरस्कारासाठी

त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी जास्तीत जास्त पाच पुरस्कार जिंकले आहेत. star या reality show च्या तीन

दोनहजार वीसमध्ये दोसांजने billboard च्या social पन्नास chart वर पदार्पण केले, त्याचा अठरावा album album त्याचा पुढच्या मनो child सह billboard canadian album chart वर सूचीबद्ध केले गेले. दोनहजार तेवीस मध्ये पुढच्या music at art festival मध्ये perform करणारा तो पहिला वाचक कलाकार बनला. प्रारंभीक जीवन दिलजीत दोसांज जन्मतः जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी भारतातील पंजाबमध्ये जिल्ह्यातील मध्ये दोसांज कलाल गावात एक शीख कुटुंबात झाला. त्याचे वडील बलवीरसिंह हे पंजाब चे माजी कर्मचारी आहे. गृहिणी

आणि मुमताज पंजाब जिथे गेले. नमस्कार मित्रांनो मी अतुल काळे बोलत आहे आज आपण मधून या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ मधुमेहा असा एक आजार आहे की देशातील जवळपास प्रत्येक घरातच हा दिसून येतो मधुमेह फक्त वृद्धां मध्येच नाही तर तरुणांमध्ये पण झपाट्याने याची वाढ होत आहे मधुमेह यामुळे शहरातील आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे माणसाला अनेक आजार आजारांना सामोरे जावे लागते मधु मध्ये मेह हा झपाट्या ने वाढणारा आजार असून त्यावर कायमस्वरूपी इलाज नाही त्यावर नियंत्रण ठेवूनच रुग्ण निरोगी जीवनाची कल्पना करू शकतो मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साक्री साखर वाढू लागते व त्यावेळेस त्यावर नियंत्रण न ठेवल्यास शरीरातील अनेक भागांमध्ये त्याचा परिणाम होऊन इजा होऊ शकते. एका हवाला नुसार रक्तातील साखर वाढल्याने मज्जातंतू चे नुकसान मूत्रपिंडा चे नुकसान. मूत्रपिंड निकामी होणे retinal नुकसान यासारख्या समस्या जाणवतात

व चिडचिडपणा वाढतो यावर आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे फार आवश्यक आहे आपण लोकं मध्य भारतात राहतो मध्य भारतात आपल्या जेवणा मध्ये आपण दही पोळी भात भाजी चटण्या असा संपूर्ण जेवण घेत असतो यामधील दोन पदार्थ आपली मुख्य अन्न म्हणून आपण वापरतो एक आहे पोळी आणि एक आहे भात पोळी आणि भातामुळे आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात साखर जाते यासाठी आपल्या ला नियम साखरे चे नियंत्रण करण्यासाठी आपल्या ला भात आणि पोळी या या यांची नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे त्या ऐवजी आपण बाजरी ची भाकर, ज्वारी ची भाकर कडधान्य बाजरी मका इत्यादी हे कडधान्य आपण आपल्या जेवणात वापरू शकतो भरपूर प्रकारच्या डाळी आहे जे आपण आपल्या जेवणात वापरू शकतो. यासाठी

आपल्याला भात आणि पोळी या या यांची नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे त्या ऐवजी आपण बाजरी ची भाकर, ज्वारी ची भाकर कडधान्य बाजरी मका इत्यादी हे कडधान्य आपण आपल्या जेवणात वापरू शकतो भरपूर प्रकारच्या डाळी आहे जे आपण आपल्या जेवणात वापरू शकतो. त्याबरोबरच आपल्या शरीरामध्ये आपल्याला protein ची फार आवश्यकता आहे. मधुमेह ज्या व्यक्तींना असते

जर आपण जेवणा मध्ये या शरि ज्या पदार्थांमध्ये साखर कमी आहे असे प्रकार पदार्थ आपण use केले तर आपण मोठ्या प्रमाणावर साखरे वर नियंत्रण करू शकतो आपल्या रक्तातील साखर कमी होण्यासाठी कारण यावर औषध कोणतच नाही गाय जरा diabetes म्हणजे मधुमेह त्याच्यावर इलाज करणे म्हणजे आपल्या जेवणावर नियंत्रण ठेवणे आहे

आपण आता अशाच एका वनस्पती बद्दल माहिती बघू जे आपल्या साखरेतील आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवते. आपण आपल्या भारतामध्ये या वनस्पतीला diabetes चे झाड किंवा insulin चे झाड असे म्हणून ओळख आहे या insulin च्या वनस्पतीला costus igneus असे म्हणतात भारतात insulin plant म्हणून ही ओळखले जाते ही वनस्पती कुटुंबातील आहे असे मानले जाते की त्यांच्या पानाचे सेवन केल्याने रक्तातील रक्तातील साखरची पातळी कमी होती या झाडा चे पाने हलकी रुंद व हिरव्या रंगा ची असतात या झाडा ला लहान लहान लाल फुलं पण येतात ही एक झुडूप वर्गीय वनस्पती आहे HBNCBI ने प्रकाशित केलेल्या अभ्यासक्रमा नुसार असे मानले जाते की insulin हिरव्या पानांची सेवन, रक्तातील साखरेची पातळी कमी कमी करण्यात मदत करते त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही उंदरांना कोरडया पानांपासून पाण्यात विरघळणारी पावडर दिले

आणि आपल्या insulin रक्तात असलेल्या साखरेचे प्रमाण कमी करा

रक्तातील साखरेची पातळी करण्याची कमी करण्याची क्षमता असलेले गुणधर्म आहे त्यात प्रथिने antioxide लोह b carotene corosolic acid असे अनेक पोषक घटक आहे या वनस्पती ची एक पान महिनाभर सगळ्यांने आपल्या शरीरातील साखरे चे प्रमाण कमी होते, असा सल्ला doctor देतात अशा परिस्थितीत या वनस्पतीची पाळे सगळ्यांनी चंगळल्याने तुमच्या sugar level मध्ये बर्याच प्रमाणात नियंत्रण राहू शकते आपल्याला माहीत असल्या प्रमाणे आतापर्यंत तरी असं perfect औषध गूगल वर मिळालेले नाहीये यावर एकच पर्याय म्हणणे म्हणजे आपल्या जेवणामध्ये नियंत्रण ठेवणे आहे व्यायाम करणे आहे. workout करणे आहे मधुमेहासाठी आपल्याला tension मुक्त जगणे सुद्धा आवश्यक आहे भरपूर झोप घेणे आवश्यक आहे आणि आपल्या खानपानाकडे लक्ष देणे आवश्यक आहे insulin या वनस्पती चे फायदे त्या वनस्पती मध्ये cosalic acid मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे आपल्याला खोकला सर्दी संसर्ग डोळे पूसपूस दमा बुद्ध बद्धकोष्ठता अनेक आजारांवर मात करण्यासाठी या वनस्तींचा चा फायदा होतो त्यामुळे मला वाटतं की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे लोक आहे ज्यांना diabetes आहे अशा लोकांमध्ये लोकांच्या घरी हे insulin चे झाड असणे आवश्यक आहे आपण ही माहिती जर आपण आजूबाजूच्या ज्यांना diabetes आहे अशा लोकांना नातेवाईकांना मित्रांना जर आपण देत गेलो तेव्हा या झाडा बद्दल माहिती सांगितली त्यांनी उपलब्ध करून त्याच्या जर आपल्या जीवनशैलीत वापर केला तर त्यांचं मोठ्या प्रमाणात मधुमेह हे नियंत्रीत होईल नियंत्रण होईल तर ते आपल्याला ही माहिती insulin बद्दल त्या झाडा बद्दल. facebook वर गेले तर तुम्हाला

मधुमेह हा यावर कोणतंही औषध नाही नियंत्रण ठेवणे मधुमेह हेच आपल्यासाठी आवश्यक आहे तर मला एकच विनंती करतो की आपण ही माहिती जे कोणी मधुमेह पीडित लोक आहे त्याबरोबर त्यांच्या पर्यंत पोहचवावी एवढे बोलून आपले माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद. संविधानाची वाटचाल

राज्यशास्त्र च्या आत्ता पर्यंतच्या पठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि

भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उत्तिष्ठ मांडले आहे! नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अभावीत राहावे,

पासून शुरुवात झाली. तेव्हा पासून ते आत्ता पर्यंतच्या संविधानाच्या आधारे जो राज्य कारभार झाला, त्यातून भारतातील लोकशाही चे व्यापक होत गेलेले स्वरूप भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थावित करण्याच्या दृष्टी नी उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत! हा आशय अर्थात च तीन मुद्द्यान पुरता मर्यादित आहे! एक लोकशाही, दोन सामाजिक न्याय व समता आणि तीन न्याय व्यवस्था लोकशाही राजकीय प्रकल्पता लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही! या संरचने च्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यास च लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य प्रापंत आहे! त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्यविधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहे! जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धे चा विचार करता भारतातील लोकशाही मोट्ठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसते! फरारीक मुदती नंतर मुक्त आणि न्यायीय वातावरणात होण्याऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाही चे यश आहे! लोकसंख्या व विस्तार या दोनी बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे हि बाब आव्हानात्मक आहे वारंवार होणाऱ्या निवडणुकां मूळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्प होण्यास मदत झाली आहे निवडणुकी दरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांन बाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहे प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे! मताधिकार भारताच्या संविधानाने चौढ मताधिकाराची चर्चूत केलेली होती! त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती! मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्य पूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तर्तुती नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषांला एकवीस वर्षांची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार

जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते! इतकी मतदान संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आद्वत नाही! हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्माक हि आहे. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदाराच्या पाठींब्या मूळे सत्ते च्या स्पर्धेत उतरले भारतातील राजकीय स्पर्धे चे स्वरूपहि त्यामुळे बदललेले आहे! लोकांच्या इच्छा आकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतुनी आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसता! लोकशाही विकेंद्रीकरण सत्ते चे विकेंद्रीकरण हा लोकशाही चा गाभा आहे! विकेंद्रीकरणा मूळे सत्तेच्या गैरवापराला कसा आळा बसतो त्याच प्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याचा संधी हि मिळतात! लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुरी आहे! स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्न करावा अश्या स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले! यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच

खूप मोठी वाढ झाली वरील बदल कश्या मुळे झाले ते सांगू शकाल का? राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आली होती उत्तर स्वातंत्र्य उत्तर काळात महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरु झाले! राज्यकारभारात स्त्रियांचे प्रतिनिधित्व सुरुवाती पसूनच कमी होते! म्हणून ते वाढविण्या साठी भारतात त्र्याहात्तराव्या व चौर्यात्तराव्या घटना दुरुस्तीने महिलांसाठी स्थानिक शासन संस्थां मध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या. दुर्बळ समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्या साठी राखील जागा ठेवण्यात आल्या उत्तर स्वातंत्र्य पूर्व काळात समाजातील दुर्बल घट शिक्षणा पासून वंचित होते! अस्पुश्यते सारख्या अनिष्ट प्रथा चालू होत्या! त्यांना सत्तेत सहभागी होता येत न्हवते! स्वातंत्र्यता काळात सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्या साठी आणि समाजातील दुर्बल घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून तेंच्या साठी राखील जागांचे धोरण स्वीकारण्यात आले! राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला!

भारता सारख्या विशाल देशातील स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकांची जवाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगा वर टाकणे अशक्य होते म्हणूनच स्थानिक पातळी वरील निवडणूका घेण्या साठी प्रत्येक राज्यात निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला! संविधानात अकरा व बारा अश्या दोन नव्या परिसिष्ठांची भर पडली! उत्तर संविधानात अकरा व बारा अश्या नव्या परिसिष्ठांची भर पडली कारण एकोणीसशे ब्यांनो साली झालेला त्र्याहात्तरवा घटनावृत्ती ने देश भरातील पंचायतीं साठी एकोणतीस विषयांची यादी देण्यात आली! एकोणीसशे त्र्यांनो साली झालेला चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमुळे नगरपालिकांसाठी अठरा विषयांची यादी देण्यात आली. अकराव्या व बाराव्या परिसिष्ठा मुळे ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना ग्रामीण व शहरी भागाच्या विकासा साठी अधिक सक्षम बनवण्यात येईल! विकास कामातून आर्थिक विकास साधने आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्या साठी स्थानिक शास्त्र संस्था नी कोणती कामे करावी? यांचे मार्गदर्शन या परिसिष्ठांतून होते! माहिती चा अधिकार RTI दोन हजार पांच लोकशाही ज्ञान

आज मी आजीला दवाखान्यात घेऊन गेलेली यावर मला आरोग्य विषयावर बोलावसं वाटतं आज-काल आजच्या या वातावरणातल्या बदलाव विषयावर असुद्या किंवा मग असा एखादा योगावर विषय असू द्या, आरोग्यावर याच्या आपोआप परिणाम होत आहे, शारीरिक आरोग्य असू द्या, मानसिक आरोग्य असू द्या, सामाजिक आरोग्य असू द्या सगळ्यात गोष्टी माणूस खालावत चाललेलं आहे असं दिसून येतंय

कॉव्हि कोव्हिडच्या काळामध्ये देखील तरुण लोकं जेवढे त्या गोष्टीला survive करू शकलेत तेवढं लहान मुलं किंवा म म्हातारी व्यक्ती ये नाही करू शकले तर आरोग्य हे मानसिक असू द्या किंवा शारीरिक असू द्या दोन्ही बाजून तंदुरुस्त असणं खूपच महत्वाचा आहे आरोग्य म्हटलं म्हणजे फक्त सुदृढ शरीर असून उपयोग नाही, तर निरोगी मन ये देखील आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरतं, म्हणतात ना की ममन निरोगी तर शरीर निरोगी असं म्हटलं जातं. आज-काल शिक्षण व्यवसाय याच्यात खूप स्पर्धा चालली आहे, नोकरी असू द्या त्याच्या ताण-तणाव, depression, निराश्य, मत्सर न्यूनगंड या सगळ्या गोष्टींमुळे आपोआपच सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आरोग्यावर होतोय, मग मानसिकता असते, मनस्थिती खराब होते त्याच्या परिणाम हा शरीशरीरावर होतोय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

प्रत्येक गोष्टीची प्रत्येक समस्या असतात औषधच उपचार असतो असं नसतं, पाहायला गेला तर आरोग्य पाहिलं आपण तर आजचा सरकार government जे आहे ते आपला खूप alert खूप झालंय ते त्या बाबतीमध्ये आपल्या वेळच्यावेळी जनजागृती करणं खेळ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या किंवा मग शहरात तालुके level ला आरोग्य केंद्र असू द्या, जिल्हा level ला असु द्या सिविल असे जे दवाखान्यात इथे देखील सगळे गोष्टींची निदान केले जातात, उपचार केले जातात गर्भवती महिला माता असू द्या त्यांचे देखील वेळोवेळी त्यांचे अं NURSE आशा ज्या काही असतात त्यांच्याकडून त्यात्यांच्या वेळच्या वेळी त्यांना माहिती देणे त्यांच्या आरोग्य विषयी त्यांना सतर्क करणं किंवा तुम्ही बबघा बाबानो तुम्ही वीसतुमच्या आरोग्य ठेवलात तर येणारे तुमचा पिढी तुमच येणार जे बाळ असणार आहे ते सुदृढ असणार आहे म्हणून त्यांचा वेळोवेळ घेतली जाणारी camp दर महिन्याला एक गावात ठरलेला असतो, त्या वाराला गावामध्ये nurse येणे, जर गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसेल कारण आपल्याकडे PSC हि सात गाव मिळून असते

आपले iron iron च्या गोळ्या असू द्या, सगळ्या गोष्टी तिथे पुरवल्या जात असतात आधीपासून नावा लहान असणार लहानपणापासून ऐकायला येतं कानावर असं की गप्पी मासे पाला, हिवताप ताला tier किंवा मग तुमचे नारळ असतील या सगळ्या गोष्टीचा त्या पावसाळ्यामध्ये साठऊ देऊ नका, त्याच्यात पाणी साचल्याने त्याच्यात मास, आता डास होतात आता मागे आपण पाहिला डेंगू हा प्रकार स्वच्छ पाणी वर बसतो तो डास असा ऐकला आपण स्वच्छ पाण्याचा साठा करताना देखील ते झाकून ठेवा या, गोष्टी आपल्याला शिकायला मिळाला मग या गोष्टींचा awareness मग लोकांमध्ये आहे असं आपण म्हणता येणार नाही, कारण सरकारी जनजागृती पूर्व वेळेस करत असते या गोष्टींची आपला हातान, हात स्वच्छ धूवण्यापासून असू द्या, ते असू द्या, त्यांच्या जाहिरातीमधून tv चे जाहिरातीमधून असू द्या किंवा मग POSTER च्या जनजागृती नसू द्या किंवा पथनाट्य असू द्या यांच्यामधून तो जनजागृती करत असतात आता ऋतू बदलतात तसे ऋतू बदलल्यामुळे त्याच्या आपोआपत आपले शरीरावर impact होत असतो जर ऋतू बदलल्यामुळे ऋतूपणाचे हवामान जसं खराब झालं त्याचा परिणाम शरीरावर होत असतो आता आपण उन्हाला चालू आहे उन्हालाच उन्हालामध्ये ऋतूचा बदलला मुले अनेक प्रकारचे विविध आजार उद्भवतात याच्या प्रामुख्याने त्वचा विकार उषमाघात येतो, उन्हाळ्यामध्ये आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधन ठेवणे तितकच महत्त्वाचे असते उन्हाळ्यामध्ये साधारणता सर्वत्र उष्णते मुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उषमाघात असतो यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते योग्य ते उपचार वेळेमध्ये न मिळाल्यास संबंधित व्यक्तीदगावण्याची शक्यता असते

कैरीच्या पेय पेय असू द्या, या सगळ्या गोष्ट आपल्या शरीरात गेल्या पाहिजे तरबूज, म्हणजे ज्याच्यात पाणी जास्त ते पदार्थ आपण खाल्ल्या गेले पाहिजे टरबूज असू द्या, काकडी असू द्या या सगळ्या गोष्टी उन्हाळ्या seasonal फळे आपण खाल्ली पाहिजे या प्रकारचे जर आपण स्वतः बोलायला गेलं तर सांगीतसांगायला पाहिजे म्हणून सांगते की आताची जे generation आहे जे पिढी येईल लहान मुलांमध्ये असू द्या Fast food खाण्याचा प्रमाण वाढले fast food मध्ये आजकालचा मुलांना ते असला पाहिजे ते नसलं की जेवणावर नाही येतजेवणावर यांचा दुर्लक्ष होते बाहेर बाहेरून त्यांना order करायचे त्यांना pizza अह हाच पुण्यासारखं ज्यासारखं गोष्टींमुळे त्यांचा आरोग्य वरच आपोआपच घातक परिणाम होत आहे त्यामुळे आपण त्यांना सकस आहार काय असतो हे दिला पाहिजे त्यामुळे बघा लहानपणी शाळेमध्ये आपण पाहिलं की वारानुसार आपलं मध्यान भोजन शाळेमध्ये दिलं जायचं पोषपोषण आहार ज्याच्या ठरलेलं राहायचं की कोणत्या वारी काय दिलं गेला पाहिजे समाज कल्याणचा गोष्टी असू द्या तिथे देखील रोज सकाळी अंडी, दूध, biscuits, नाश्ता असेल काही उचल असू द्या, उपमा असू द्या किंवा मग पोहे या प्रकारचा बदलून-बदलून नाश्ता असत फळ असतात अं दिवसातून दोन वेळा जेवण नाष्टाव्यतिरिक्त किंवा हे बाकीच्या गोष्टीचा सांगितला त्या व्यतिरिक्त या प्रकारच्या सरकार देखील पाहिजे तेवढे त्याच्या परीने काळजी घेताएत आपण देखील आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे, स्वच्छता देखील आरोग्य साठी खूप उपयुक्त असा येई योगा असू द्या, ध्यान, meditation या सगळ्या गोष्टी आरोग्यावर आपोआपच impact करतात, आपोआपच चांगलं परिणाम देत असतात आपण पाहतोय आजकाल diabetes चा प्रमाण अं वाढत चाललंय, तर आपण diabetes म्हणजे मधुमेह, मधुमेह म्हणजे एवढं काही जास्त हे नाही साखरेचे प्रमाण जातो ना प्रत्येकामध्ये जसं एखादामध्ये कमी होते, एखादा मध्ये जास्ती होतं हाच एक प्रकार असतो तर आपण तेवढे काळजी घेतली पाहिजे, कुठली गोष्ट असू द्या कुल किती हि पोषक अन्न असू द्या ती अती प्रमाणामध्ये ते आपल्याला घातकच ठरत असत शरीराला म्हणतात ना जुनी म्हण आहे हे अति तेथे

आपण जिथे नोकरी करतो तिथल्या वातावरण याच्यावरूनच आपल्या मानसिक आरोग्य ठीक तशे शरीरिक आरोग्य ठीक असतं मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपण योगा, ध्यान ही देखील आपण केले पाहिजे जसं की प्रत्येक समस्येसाठी औषधची गरज असते असं नाही आहे, उदाहरण-उदाहरण जायचं म्हटलं तर अभ्यासात मुलाचा प्रगती दिसत नाही ती case मुळात मानसतज्ञांकडे जायला हवी.